पूर्ण लोक जे इथे बसलेले आहे हे प्रेयर अटेण्ड करन करनारी लोक आहेत.

फ्लॅग पोल पण लागलेला आहे आणि ग्राउंड वरती टाइल्स लागलेली आहे.